मग घ्यायचाय असं म्हंटल हम्म तर काही तरी गोष्टीनि समजा जे आ जो ऑफिस ए ना जे बॅक ऑफिस चे जे लोक संगणकावर काम करतात स्वतः ठीक ए

त्यांचाच काम केरण्यासाठी आ बाहेरचे ना पाठवतात हो हो हा तर स्पीड वेळ लोक पाठवतात तर जी माहिती मला एक्सेल शीटमध्ये दिलेली असते ना हम्म हा तीच तीच माहिती त्या फील्ड वरचा लोकांना असते आणि ते लोक ए ना जर घरातली म्हणजे ते लोक घरी मागत असतील क्रेडीट कार्ड ते घरी जाऊन ए करतात फील्ड वरची लोक असतात ना

हा तेच म्हणजे क्रेडिट कार्ड पण पाहिजेल ना परत हा हा तर लोक शोधतात आणि मग अं विचारतात कि असस तुमचं नाव हे ठीक हे हा त्याचं संपूर्ण नाव विचारतात त्याचं पत्ता वगैरे विचारतात म्हणजे त्यांनी त्यानी जे दिलेल असत त्याचं जे बँकेने त्या फॉर्म दिलेला असत भरण्यासाठी त्यामध्ये तेजे त्याचे डिटेल्स वगैरे भरतात ते एकदा आपण परत तपासणी करून घायची कि बरोबर आहे का आणि तोच वक्ती आहे का त्याच वक्तीशी आपण बोलतो का हो बरोबर अच्छा चांगल्य चांगल्य काम चांगल्य मग पयशे वगैरे किती देतात तुला ते काय साडेआठहजार बोलेय

त्याना वाढवायला बोलावं लागेल आणि त्याचा नंतरच काय म्हन्ले चार महिन्या नंतर तुला इन्सेन्टिव्ह चालू होईल तर इन्सेन्टिव्ह चा फंटा तर एवढा

जर मग जे इन्सेन्टिव्ह जो काही फॉर्मुला वगैरे जे काय असेल ते त्यांचा हा कंपनीचा हो ते मला एकदा आज तर काय आज तर रविवार हायन तर बरोबर होहो म्हणजे एक चक्कर मारून येतो मी सोमवारचा दिवशी चक्कर मारायची ना कारण कि कस हाय म्हायती ना सोमवारी म्हणजे पहिला दिवस आहे ब्र पहिला दिवस म्हणजे आठवड्यातला पहिला दिवस आणि चांगला दिवस आठवड्यातला पहिला दिवशी मस्त पैकी छानसा आपला आंघोळ वगैरे झाली देवाची पूजा वगैरे केली कि मी आपल्या कामाला छानसा सुरुवात करायला सुरुवात करून द्यायची म काय म साकाळी उठल्याउठल्या नाश्ता वगैरे झाला कि मग आपल्या कामाला सुरुवात करायची लगेच हो आणि ऐक ना टाईमिंग म्हणजे ते ए वेळ आहे ना ऑफिस चा तो खूप चांगला आहे माहिती आहे का म्हणजे हे बघ साडे नव साडे नवला जायचा आणि साडे सहा ला घरी अच्छा त मं चांगलंय रे बराय रे चांगला काम करतोय खरंच चांगलंय म्हणजे काय टेन्शन नाय कशाचा काय हो हा चालेल मग चल आ बोलतो मी तुला नंतर ठीके चालेल ना लाव मला उद्या वगैरे फोने लाव मला हो हो हो उद्या वगैरे फोने लाव चालेल हो हो ठेव नमस्कार कृष्णा हो मी आलो तुम्ही कशे आहात आरे मी एकदम मजेत भाव तू सांग काय माणतोस की मी पन एकदम मजेत तू केव्हा येतोय पुणेला अरे येईल की भाव मी आता माझे आता सध्या काहीतरी चालू आहे शिक्षण ते झाले की येईल लगेच ताबडतोब

नाही पुणे मध्ये आता पाऊस तर काही होत नाही आहे आता गार गार झाल आहे पूर्ण अच्छा बर बर

आजचा विषय आहे भावा IPL चा विषय आहे आपला आजचा IPL चा आपण काहीतरी team anlysis करणार आहोत बर बर म्हणजे हे IPL म्हणजे काय म्हणजे हे IPL काय आहे हे

I आणि PI नाही नाही तुझ समजल मला भाऊ तुझ समजल पान आताच्या घटकेला आपण जे जगात बघतोय तर आपण दिवाळी होडी आशे सन आपण जे साजरा करतो नेहमी

cricket जगामध्ये खूप मोठा आपण म्हणतो की एक सन म्हणून आपण साजरा करतो एक उन्हाडा जो असतो भारतामध्ये तो आपण उन्हाळा आपण IPL म्हणून साजरा म्हणून साजरा करतो सध्या च्या घटकेला आणि याला सध्या एवढा scope आहे न भावा की म्हणजे IPL म्हटल का की दर दुसऱ्या घरी IPL च team च हे पाहिजे असत कोणी दुसऱ्या team च आहे कोणी त्याच team च आहे पन याच एक main गोष्ट म्हणजे आता आठ किवा नव team आधी खेडायच्या आता संध्याच्याला दहा team खेडतात पण आठ ते दहा team मध्ये आता आपल्याच घरमध्ये पाच लोक राहून ते पाच वेगद्या team ल पान support करू शकतात हाच तर खेळ आहे मित्रा याचा छान घोस्ट सांगितली म्हणजे तुला IPL प्रमाणे बोलत आहे म्हणजे अं तुला cricket चा लगाव आहे आहे का तुम्ही cricket खेडता का cricket cricket प्रेमी मी खूप आहे मित्रा म्हणजे मी खेडत वगेरे कमी खेडतो मी जास्त खेडन तेवढ रुचि नसल्यास पन मला cricket analysis मध्ये मला खूप scope आहे म्हणजे मला खूप जागरूकता आहे की माझी cricket दुनिया मध्ये मला एक जिज्ञासा अन मी अस

अप्रतिम अप्रतिम भावा म्हणजे तुम्ही cricket voter association ला try का नाही करत जर तुमचं analysis एवढ चांगला आहे तर

म्हणजे IPL मध्ये तुमची संगद्यात प्रेमील TEAM कोणती आहे

पण मी जेवड बघितल आहे महाराष्ट्रा मध्ये जास्त लोक चेन्नई ला SUPPORT करतात चेन्नई चा विषय असा आहे भाऊ चेन्नई ला SUPPORT करणारे कमी आणि महेंद्र सिंघ धोनी ला SUPPORT करणारे जास्त हे बघितला असेल तू हाय की नाही

आणि तू बघतो का नाही तू कुठल्या TEAM ला SUPPORT करतोय मी पन चेन्नई ला SUPPORT करतो पन मी पण महाराष्ट्र मध्येच राहतो पन मी चेन्नई लाच SUPPORT करतो धोनी मुळे करत असणार न

दहा PLAYER च नाव पण आठवत नाही एवढ होतय होतय अस होतय काही मोठी घोष्ट नाही आहे चेन्नई मध्ये लोक फक्त धोनी म्हणून त्याला साथ देतात धोनी जर समजा इतर TEAM मध्ये असता न त तिचे एवढेच झाले असते POPULARITY हो पन धोनी जेव्हा अं RAISINGSTARPUNE मध्ये होता तेव्हा एवढ काही POPULAR झाला नव्हता मग ते सध्या च्या घटकेला मला वाटे ते फक्त दोन वर्षा काळीत होत मला वाटे ते हाय न

राजस्थान होत ना बरोबर आहे ह राजस्तान रॉयल म्हणून team होत त्याचा मध्ये झालेल अस त्यांच काही तरी PROBLEM झाला होता ते FIXING च काही तरी CBI चौकशी करून ते शोध लावला होता आणि त्याचा मध्ये चांगलाच सापडल की राजस्तान रॉयल च्या TEAM मध्ये दोन तीन खेळाळू होते जे की त्यांनी CRICKETBOARD चा जो रुल आहे तो त्यांनी तोडला आणि मग त्याप्रमाणे त्यांचा IPC च्या SECTION नुसार त्यांना शिक्षा झाली आणि TEAMBAN झाली त्यांची

नाही माझ अस मित्रा तुला सांगू का IPI विषयी बोल न दोन दिवस बोल ना तरी कमी होईल तुला सांगतो TEAMANALYSIS वर आपण आज बोलायच आपला विषय आहे मी तुला TEAMANALYSIS जर मी तुला सांगतो मुंबई इंडियन्स ची TEAM या त बघ या वर्षी ते फक्त TOPTHREE मध्ये आलेले आहे

हाय की नाही त लोकांना वाटत होत ते QUALIFY सुद्धा करणार नाही करांकि त्यांचा कडे त्यांचे मोठे मोठे PLAYER हे ते नाही आहे तरी ते TOPTHREE पर्यन्त पोहचले हे मोठी गोष्ट आहे की नाही

मी बघायला गेलो न त IPL मध्ये फक्त तीन TRAM जे आहेत ते मला strong वाटतात चेन्नई मुंबई आणि RCB RCB ते आता दुर्देवाने अजून एकही IPL ची TROPHY जिंकलेली नाही पण अजून बघू आता येणाऱ्या काही याच्या मध्ये जिंकू शकत

ह गुजरात TAITAN च अस आहे गुजरात TAITAN च एक सांगायला बघतो पण तुम्हाला विश्वास होणार नाही पण गुजरात TAITAN हा विषय असा गुजरात taitan मला तुम्हाला सांगतो शंभर पैकी सत्तर टक्के match जे आहे ते लक मुळे जिकते अस की ONESIDED कोणीच हरलेली MATCH कोणी जिंकऊन देईल अस कोणी तर तुम्हाला एखादी MATCH सापडणार नाही त्यांची आता हारलेली MATCH तर ते जिंकवत नाही जिंकलेली MATCH ते जिंकतात

हे चेन्नई SUPERKING च तशी मला गुजरात चा आठवत नाही एखादा MATCH सोडून राहुल तेवातीया ने एक केल होत तस तीन BALL त अठरा RUN लागत होते तेव्हा पण

हो म्हणजे ते अं मला BACKGROUND ला आवाज येताय बर तुमचा कृष्णा SIR तुमचं आवाज येतय BACKGROUND मधून या

नाही BACKGROUND मध्ये NOISE येतोय तुमचं आवाज CLEAR नाही येतंय मला आता CLEAR येतंय तुम्हाला आवाज

आणि तुम्ही एवढ TEAMANALYSIS करता तुम्ही DREAMELEVEN वरती कधी लावल नाही का TEAM ते DREAMELEVEN वगेरे काय असत तुम्हाला सांगतो ती पन एक वेगळी प्रथा आहे ANALYSIS जे तुम्ही म्हणतात जे लोक ANALYSIS करतात DREAMELEVEN वर हो हो एवढी छान तुम्ही ANALYSIS करता तर तुम्ही पण DREAMELEVEN वरती पन तुम्ही खूपच अं लाख दिढ लाख रुपये कमावले असणार हाय ना

नाही ANALYSIS प्रत्येक ANALYSIS करणारा जर DREAMELEVEN करत असेल तर ज्यानी DREAMELEVEN उघडल ट काय करत असेल

हसमुख वाटत आहे मला माझ ACTULLY स्वभाव असाच आहे मी पन तुमच्या खूपच SIR नकली वाटत आहे मला

बर बर बर आणि आपले दहा मिनीट पन पूर्ण होत आहे आता म्हणजे दहा मिनटे दहा सेकंड वर ते record च button जे आहे ना PAUSE करून ठेवजा ठीक आहे

अं ते दहा मिनीट आणि पाच सेकंड वरती ते RECORD च button PAUSE करायच तर आपण दर दहा दहा मिनीट च STAY बनवायच आहे वेगळे वेगळे topic चालेल

मग आता आपल्याला दिढ मिनीट आपल्याकडआहे त्याचात मी तुम्हाला मुंबई इंडियन्स च फक्त दहाच सेकंड आहे आणि तुम्ही कीती बोलतात ओ सर म्हणजे

काय चाललयं? काय नाही बाबा बसलोय जेवण वगैरे झालय. चाल होत थोडं लॅपटॉप वर काम. तुझं काय चाललंय? काय नाही बसलेय निवांत झालं जेवण

बोला काय म्हणता काही नाही, बाबा. तेच काही नाही बसले जरा पेन्टिंग करते. हम्म तुझं जॉब चं काम झालं का? लागली का जॉब ला? हो लागले ना. अच्छा. हम्म जिथं इन्टरव्ह्यू दिलता तिथेच लागेल म्हणजे तिथंच झालं पहिल्याच ह्याच्यात झालं सिलेक्शन हम्म मी पायला

झालं किती दिवस झालं? हम्म बग तीन आठवडे झालं. हम्म झाली का सॅलरी वगैरे मग? नाही आता ह्या ह्याच्यात होईल. आता तर लागले ना. अच्छा. हम्म तुझं काय चाललंय? काही नाही बाबा निवांत. चाललेय काम आपले रोजचे ऑफिस चे काम

ते एक असतं बाबा. रोज ऑफिस ऑफिस ऑफिस आधी ऑफिस नव्हतं तर असं वाटायचं, काय करावं ऑफिस बरंय ऑफिस बरंय. आता लागले तर हे असं. हां बरोबर.

म्हणलं आज सुट्टी ए तर मग जरा जे आधी काम करत होते, पेन्टिंगच ते करावं म्हणलं त्यातून पण चांगलं इनकम भेटत ना अच्छा.

हम्म छान ए

तू काय म्हणतोएस? काही नाही बाबा चाललंय काम आपलं अच्छा. तू ते फोटोग्राफीचं करत होताना रे? हम्म. चालू ए ते पण साईड बाय साईड अच्छा.

त्याच्यातून पण चांगल इनकम भेटायचं ना तुला? हो चांगलंय ते एक. दोन तीन तास जरी केलं तरी दोन तीन हजार रुपये भेटून जातात. हअ

खरंय त्याच्यातुनच मे बी तुला, पहिला पगार तुझा तोच आसल. हम्म. नाही पहिला पगार जॉब चाच होता.

हे पॅशन म्हणून ते सुरु केलं. फर्स्ट पेयमेन्ट जे आलं होत ते जॉब नेचं. अच्छा.

हम्म हम्म एक्साइटमेन्ट वगैरे कि हां बाबा पहिली अर्निंग म्हणजे कसं कि लाईफ मध्ये आपण त्या गोष्टी त्या दिवसाची वाटच पाहत असतो कि हां बाबा कधी मी माझा पहिला म्हणजे पहिला रुपया असं म्हटलं तरी चालेल, मग तो किती पण पैसे असू दे ती एक किक असते एक्साइटमेन्ट असते ती वेगळीच असते ना हम्म ते तर आहेच हम्म

खूप काही ठरवलं होतं. पेमेन्ट झाल्यावर असं करू, तसं करू, हे करु ते करू. झालं त्यातल्या काही गोष्टी झाल्या ओके. हम्म. सगळ्यांचंच असतं ना ते कि, पहिला पगार झाला की जाऊ बर का मम्मी ला असं घेऊ साडी घेऊ, पप्पा ना गिफ्ट घेऊ भावाला ते प्रत्येकाचं असतं. हम्म आणि ते काही घरच्यांचा बाकी चे पण असतात. आम्हाला हे घ्यायच ए बर का असं करायचं ए बर का तसं करायचं बर का. आणि ते एक एक्साइटमेन्ट पण वेगळी असते असं वाटतंच की नाही बाबा पहिल्या पगारात सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी घ्यायच्याच एक आठवण म्हणून हम्म ते तर आहेच

हम्म तेच मग मम्मी ला घेतली होती त्या वेळेस साडी, पप्पा ना वॉच घेतलं होत, छोटा भाऊ ए त्याला शूज घेतला होता

हम्म झाला आता पगार, झाले त्याला दोन तीन वर्ष.

आता घेतलं तरी चालेल. हम्म तु काय केलं पाहिल्या पगाराच? माझा पहिला पगार तर हे पेन्टिंग चाच होता बाबा. ओके. मग मी पप्पा साठी वॉलेट घेतलं होतं.

आणि अं मम्मी साठी त्यावेळेस साडी घेतली होती. आणि पैंजण घेतले होते, भावासाठी नव्हतं घेतलं काही त्या वेळेस

आले तसे गेले होता पहिला पगार. हम्म ते तर आहेच. त्याचे पण काय एवढे पण म्हणजे पेंटिंग मध्ये एव्हढे पण नव्हत भेटले ना अट अ टाइम पाच सहा गेल्या होत्या त्याच्यामुळे मग भेटले होते त्याच पण एवढं काय ते केलं सगळ्या साठी पेमेन्ट फर्स्ट टाइम तर नाहीच टिकत. आता पगार कुठे तरी कुठे टिकतो. अन त्याच्यात पहिल्या